एक छोटसं डबकंहुन पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि सगळी कडे हिरवळ दिसतीये वरच्या बाजूला तारा सुद्धा दिसून येतय आणि आकाश सुद्धा नीळगार दिसतय.

वेगवेगळ्या देवांच्या मुर्त्या आहे त्या मुर्त्याना पायऱ्यांवरती सजवलेल आहे.

गार्डन आहे. त्यामध्ये नारळाची झाडं आहेत आणि--

त्याच्या समोर सुद्धा झाडे दिसताय.

एक गार्डन आहे त्यामध्ये एक ताराच घरट बनविण्यात आलेला आहे. त्याचाच साइड ला खूप सारी झाड दिसून येत आहेत.

मैदान अस फार मोठ नाही. पण मैदानला कुंपण सुद्धा नाही.

त्या पक्ष्याला छोटे-छोटे डोळे आहेत.